जी_आय_वाय_एन_एस_एच_जी असं दिसत आहे.

इथ पोलीस अ अ दिसत आहे आणि चेअर च चमकत आहे.

घर पर ऐसा कूच लिखा हूआ हैं लिहिलेलं आहे.

या इथ फंक्शन हॉल दिसत आहे या फंक्शन हॉल मध्ये चेअर्स दिसत आहे आणि --

काही कपडे आहे आणि शूज पण आहे.

त्या खांबाला नेट बांधलेले आहे आणि एक ट्रॅक्टर --

एक बस आहे आणि बस वर पण मुलं उभे आहे बसून आहे आणि एक पुलिस वाला --

हिरव्या कलर चे ते दिसत आहेत ते अँगल्स तिथं पडलेले दिसत आहेत.

मागे हिरवगार अ वेली दिसत आहे.